आणि टीनाचे सप्पर आहे बस स्टँड वर मातीचा ढीग पण आहे.

ही बँक आहे असा समजा.

इथे एक म मनुष्य बसलेला आहे त्याने--

एक मातीचे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वर घसरगुंडी आहे.

मातीचा रस्ता आहे रस्तावर एक खोली बांधलेली आहे.

एक घर आहे घरचा समोर दोन गाड्या आहेत.

टावर्स बसवलेले आहे व्ही.आय. एयरटेल जिओ .

त्याच्या जवळ खुप सारे लोकं बसलेले आहे समोर पण भीड आहे.

एक हॉल आहे हॉल मध्ये टेबल आणि खुर्च्या आहेत.

हॉल मध्ये फॅन पण आहे फोटो फ्रेम पण आहे.

एक ग्राउंड आहे ग्राउंड वर एक व्यक्ति उभा आहे लाइट्स आहे समोर--

हॉल दिसत आहे आणि ग्राउंड वर लॉन लावलेले आहे.

लाल निळा हिरवा आणि गुलाबी अश्या रंगाचे लाइटस लावलेल्या आहेत.

नदी आहे नदीचे पाणी काळे क्षार दिसत आहे.

दोन दरवाजे आहेत समोर एक खुर्ची दिसत आहे.

मंदिराला काळा रंग दिलेला आहे.

शिवजी काढलेला आहे आणि--

आत मध्ये दोन महिला पूजा करताना दिसत आहे एक छोटा मुलगा पण आहे.

फेविकॉल च्या डब्या पण दिसत आहे.

समोरुन लाल आणि मागून पिवळसर दिसत आहे.

आणि इथे माणसे चादर घेऊन उभी आहेत अंगावर.

दुकानाच्या काचावर जितेंद्र सलून अस लिहलेले आहे.

एक हॉल आहे हॉल मध्ये लाकडी बेंच आहे.

एक दुकान आहे दुकानामध्ये एक व्यक्ति आहे.

पिवळ्या रंगाची झेंडूची फूले आहे.

गुलाबी गुलाबी रंग दिसत आहे.

आणि गोल ग्राउंड असे वर ढग दिसत आहे.

हॉल आहे हॉल मध्ये खुप साऱ्या मशीन आहेत.

रात्रीची वेळ आहे दोन मुल--